अम भरपूर सारे मला इन्स्ट्रुमेंटस् दिसताहेत एक मुलगा तो जिम मारतोय बायसेप तो मिरर मध्ये बघतोय.

आं आणि हे जे ए.टी.एम. आहे ते स्टेट बँक ऑफ इंडिया या बँके चं ए.टी.एम. आहे.

त्या डोर वरती फोर जी --

या चित्रामध्ये मला एक क्लासरूम दिसते आहे इथे खूप सारे बेंचेस ठेवलेले आहे आणि समोर मोठा व्हाईट बोर्ड दिसता आहे व्हाईट बोर्ड च्या बाजूला ए.सी. लावलेला आहे.

हार्ट शेप च्या आकार --

मला खूप सारे बिल्डिंग्स दिसताहेत.